अ हे एक कुठलातरी पिक्चरच अ थिएटर दिसत आहे.

हे एक नदीच चित्र दिसत आहे ही खूप स्वच्छ अशी नदी आहे.

खूप सुंदर अश्या प्रकारचे भव्य दिव्य हे मंगल कार्यालय आपल्याला दिसत आहे.

मध्ये एक अ पांढऱ्या कलर ची संगमरवरी दगडाची मूर्ती बनवलेली आहे बाजूला दोन काळ्या मूर्ती आहेत खूप स्वछ अस हे मंदिराचा गाभारा दिसत आहे.

अ मुलांना कलर्स पेन्सिल्स कितीही असल्या तरी कमीच वाटतात.

इरेजर पण दिसत आहे शार्पनर पण आहे नोट बूक पण आहेत.

खूप पाऊस पडलेला दिसत आहे अ मधून पाणीही वाहताना आपल्याला पाण्याचा छोटासा झराही दिसत आहे.

इथे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी मुलांसाठी आहेत जस की रिंगा रिंगा रोझेस वाला तो पाळणा वैगेरे आहे.

अ मागे डोंगर दिसत आहे बाजूला बहुतेक त्या लोकांनी राहण्यासाठी घर बनवलेल दिसत आहे खूप मोठे मोठे पाळनेही इथे दिसत आहेत.

थेटर मध्ये एक पिक्चर लागलेला दिसत आहे खूप मोठे प्रकारच मल्टिप्लेक्स हे थेटर आहे क्रिकेट बेस्ड कोणता तरी पिक्चर लागलेला आहे त्याचे वरती पोस्टर ही लावलेल आपणाला दिसत आहे.